हे एक कॅफे आहे ह्या कॅफे मध्ये एक लाइट आहे आणि फॅन आहे.

एक फ्रेम लाल कलर ची आहे दुसरी निळ्या कलर ची तिसरी लाल आणि चौथ्या काळ्या कलर ची आहे त्या बोर्ड वर काहीतरी लिहिलं आहे.

ह्या चित्रामध्ये एक रोड आहे आणि रोडच्या साइडला पाणी आहे.

वरती आभाळ आहे आणि पाणी तरंगत आहे इथे विविध प्रकारचे झाडे आहे.

हे एक शोरूम आहे ह्या शोरूम मध्ये कपडे आणि शूज आहे.

इथे एक वाढदिवसाचा प्रोग्राम आहे.

एक ट्रेन हितन जात आहे आणि इथे त्याचा रस्ता आहे रूळ आहे.

डेकोरेशन पांढऱ्या आणि लाल फुलाणी केल आहे आणि त्यात हिरव्या कलर चे पाने आहे इथे एक दिवा आहे.

त्याच्या वर एक फाइल ठेवली आहे आणि हँड वॉश सुद्धा आहे.

ह्या कॉलेज ची बिल्डिंग भगव्या कलर ची आहे इथे विविध प्रकारची झाडे आहे.

हे एक शेत आहे ह्या शेतामध्ये हिरव्या कलर चा कांदा लावला आहे.

इथे ढग आले आहे ढगांचा कलर निळा आहे.

इथे तीन गाड्या आहे तीनि गाड्यांचा कलर पांढरा आहे.

हा एक मेला आहे या मेला मध्ये विविध प्रकारचे खेळणे आहे.

लाल आणि पिवळा आहे एका झ झुल्याचा कलर निळा आणि गुलाबी आहे.

गुलाबी आहे त्याच्या वर पिवळ्या कलर च डेकोरेशन केलेल आहे.

इथे तीन माणस कन्स्ट्रकशन च काम करत आहे.

हे हॉस्पिटल आहे ह्या हॉस्पिटल मध्ये पेशंट आहे.

हा एक मेला आहे ह्या मेला मध्ये विविध प्रकारचे आकाश पाळणे आहे.

ही एक शोरूम आहे ह्या शोरूम मध्ये टू व्हीलर बाइकस आहे आणि इथे अमूल चा बोर्ड लागला आहे.

इथे झेंडू च्या फुलाच्या माळा लावल्या आहे.

त्यान त्या नंबर प्लेट वर लिहिले आहे एम यच पांढरा यच यच फोर सिक्स वन एट आणि ह्याची फ्रेम काळ्या कलर ची आहे.

लाल कलर चा घागरा आणि काळ्या कलर च टॉप घातला आहे.

त्यामुळे थंडी चे कपडे घातले आहे.

ह्या चित्रामध्ये ढग आहे पांढऱ्या कलरचे --

आणि खुर्च्यांचा कलर काळा आहे.

त्या घसरपट्टिचा कलर पिवळा आणि लाल आहे.

घसरपट्टि च्या मागे एक इमारत आहे.

आणि एक माणूस तिथंन जात आहे.

माती मध्ये पत्तागोबी उभी लावलेली आहे पत्तागोबीच्या पानांचा कलर हिरवा आहे.

ह्या गाडीची नंबर प्लेट पिवळ्या कलर ची आहे.